आहो आज तन्वी ची डायरी पाहिली का तुम्ही

त्या डायरी मध्ये लिहून दिलय आहे कि not clear कंपलसरी आधार कार्ड काढायचं आहे.

होना.. हो आता ते आधार कार्ड इतक्या लहान मुलीच पण काढावं लगेल. अग मला पण काल बँके मधून फोन आला होता तर ते म्हणत होते कि तुमचं आधार कार्ड बँक अकॉउंट शी लिंक करा

का सगळी कडे आधार कार्ड आधार कार्ड चालू आहे कशा साठी लागतंय हे? हो आधार कार्ड हे खूप महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे. आपला भारत हा एक लोकशाही च्या दृष्टीने जगातला दोन नंबर चा देश ठरतो आहे. आता एवढा मोठा देश आहे आपली १५० करोड ची लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या लोकसंख्ये मध्ये आपल्याला आपले भारतीय आणि भारतात नसलेले दुसरे लोक यांचं काय झालं पाहिजे आयडेंटिफिकेशन झाली पाहिजे ओळख झाली पाहिजे.

हो ती ओळख निर्माण करणं आपण भारतीय असल्याचा पुरावा आधार कार्ड मधून आपल्याला भेटतो.

हो सद्धयाआधार कार्ड जे आपलं आहे ते सगळ्यात मोठी बाओमॅट्रिक म्हणजे ऑनलाइन आय डी सिस्टम जगातली मानली जातीये, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपलंआधार कार्ड तैयार झालेलं आहे. तुम्हाला माहित आहे किती टक्के लोकांकडे आपल्या भारतात आधार कार्ड असेल.

जवळपास ९० टक्के लोकांकडे आधार कार्ड आहे.

हो त्या साठीच तर अगदी लहान मुलं म्हणजे जे ५ वर्षा च्या पुढचे आहेत त्यांना सुद्धा कंपलसरी आधार कार्ड काढायला सांगितलं आहे.

आधार कार्डचे खूप फायदे आहेत सगळयात महत्वाचं ना आधार कार्ड आलं कसं त्याचा उगम कसा झाला आहे त्याची मी तुम्हाला एक गंमतच सांगते आधार कार्ड सगळ्यात पहिल्यांदा आलं १९९९ चा काळी एक मुद्दा उठला गेला.

कारगिल युद्ध झालं होत कारगिल युद्ध आपलं झाल्या नंतर आपण कारगिल विजय मिळवला पण या कारगिल विजय मिळवतांना काय झालं खूप सारे लोक आपले सैनिक जे होते ते शाहिद झाले.

त्या काळामध्ये प्रधानमंत्री कोण होत आठवतंय का?

अच्छा अरे बापरे देशाचे सुरक्षतेचा खरंच इतका आधार कार्ड शी इतक्या अवलंबून आहे. हो आपल्या देशाची सुरक्षितता आधार कार्ड वर अवलंबून आहे म्हणून तर सगळ्या ठिकाणी कोणत्याही गव्हर्नमेंट चा योजना घ्यायेचा असतील किंवा कोणत्याही नॉन गव्हर्नमेंटच्या योजना आपल्याला घ्यायच्या असतील तर आपल्याला आधार कार्डची आवश्यकता आहे. बरं बरं अजून मला या बद्दल जाणून घेण्यास खूप उत्सुकता लागली आहे. हो आता आधार कार्ड जो आहे हा किती डिजिट नंबर कोड असतो माहित आहे तुम्हाला?

अगदी बरोबर आधार कार्ड हा १२ डिजिट युनिक आय डी युनिक म्हणजे एका माणसाला एकाच नंबर दिलेला असतो एक नंबर चे दोन माणसं अस्तित्वात नसतात म्हणजे हा प्रत्येकाचा काय असतो? युनिक आय डी असतो. युनिक आय डी आणि आपल्या ओळखीचा कसा संबंध लागतो. अ स सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे आपण आधार कार्ड जेव्हा पहिल्यांदा काढायला जातो त्या वेळेस काय काय घेतल्या जातं आठवतंय का तुम्हाला? हो आधार कार्ड काढण्याच्या वेळेस फिंगर प्रिंट्स घेतले होते त्यांनी आणि डोळे पण स्कॅन केले होते. अगदी बारोबर आता मला एक सांगा तुमच्या फिंगर प्रिंट आणि माझ्या फिंगर प्रिंट सारख्या असतील का?

प्रत्येक माणसाच्या फिंगर प्रिंट या युनिक असतात मग ते जुळे बहीण भाऊ असो भाऊ भाऊ असो प्रत्येकाचा फिंगर प्रिंट ह्या युनिक असतात, आधार कार्ड आपण जेव्हा काढतो तेव्हा आपले फिंगर प्रिंट ह्या त्या आधार कार्ड च्या नंबर शी लिंक होतात ते युनिक नंबर दर्शवतात.

आता आधार कार्ड कुठे कुठे वापरल्या जातो माहिती आहे का तुम्हाला?

हो बँके मध्ये आपलं आधार कार्ड लिंक असणं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कारण सगळे जे गव्हर्नमेंटच्या नॉन गव्हर्नमेंटच्या योजना आहे त्याचे जे काही फायदे आहेत ते आपल्या बँक अकाउंट वर येतात तुम्हाला कोणता फायदा भेटलेला आहे का. हो मला आता आठवलं आपण ज्या वेळेस होम लोन काढलं होत त्या वेळेस आपल्या अकॉउंट वर होम लोन ची सबसिडी आली होती. अगदी बरोबर प्रधानमंत्री आवास योजना. त्या योजने अंतर्गत आपल्याला होमलोन ची सबसिडी आली होती आता हे होम लोन आपल्याला मंजूर कधी झालं ज्या वेळेस आपला आधार कार्ड नंबर हा बँक अकाउंट शी लिंक होता. त्या मुळेच आपल्याला होम लोन मंजूर झालं जर आपला आधार कार्ड नंबर बँक अकॉउंट शी लिंक नसता तर आपल्याला होम लोन मंजूर झालं नसतं आणि आज आपल्याला बिना घराचं राहावं लागलं असतं किरायचाच घरात राहवं लागलं असतं. अरे बापरे! हो आधार कार्ड बँक अकाउंट शी लिंक असणं खूप महत्वाचं आहे त्या नंतर मनरेगा असो किसान फसल आता किसान फसल बद्दल माहित आहे का तुम्हाला?

हो का? हो हि किसान फसल योजना खूप महत्वाची आहे त्या नंतर उज्वला योजना माहित आहे का तुम्हाला? अ हा पेट्रोल पम्पा वर मी चित्र पाहिलं होत ते मला थोडस आठवते.

Laughter अरे आधार कार्ड.

मार्च महिना ग्रीष्मा चा महिना अगदी ते म्हणजे इनकम टॅक्स.

कि आधार कार्ड ला आपली फिंगर प्रिंट्स जातात त्या नंतर आय डी, डेट ऑफ बर्थ वगैरे डाटा जातो तर त्या बाबतीत सुरक्षिततेचा कितपत त्या मध्ये अ..

अरे वा म्हणजे मी निश्चिन्त झालो.

हो का अरे वा खूपच छान.

तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे मी उद्याच जाऊ बँके मध्ये जाऊन माझी केवायसी डिटेल्स अपडेट करतो आणि तिथे बँक अकाउंट शी माझा आधार नंबर लिंक करून घेतो.